इन्क्रिमेंट एंड डिक्रिमेंट ऑपरेटर्स इन सी एंड C च्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
आपण शिकणार आहोत इन्क्रिमेंट एंड डिक्रिमेंट ऑपरेटर्स उदाहरणार्थ a हे पोस्टफिक्स इन्क्रिमेंट ऑपरेटर
a हे प्रिफिक्स इन्क्रिमेंट ऑपरेटर
उदाहरणार्थ आ हे पोस्टफिक्स डिक्रिमेंट ऑपरेटर
a हे प्रिफिक्स डिक्रिमेंट ऑपरेटर
तसेच टाइप कास्टिंग
ह्यासाठी उबुंटू 1110 ही ऑपरेटिंग सिस्टम जीसीसी आणि g कंपाइलर व्हर्शन 461 वापरत आहोत
हा operatorअस्तित्वात असलेला ऑपरंड ची व्हॅल्यू 1ने वाढवतो
a आणि a म्हणजे आ आ 1
हा operatorअस्तित्वात असलेला ऑपरंड ची व्हॅल्यू 1ने कमी करतो
आ आणि a म्हणजे आ आ 1
इन्क्रिमेंट आणि डिक्रिमेंट ऑपरेटर्स चा उपयोग सी प्रोग्राम च्या सहाय्याने पाहू
मी कोड समजावून सांगते
आपल्याकडे सी मध्ये इन्क्रिमेंट आणि डिक्रिमेंट चा कोड आहे
आ हे इंटिजर व्हेरिएबल आहे ज्याची व्हॅल्यू 1 आहे
आ च्या व्हॅल्यूत होणारे बदल आपण बघू शकतो
त्याद्वारे हे ऑपरेटर्स कसे कार्य करतात ते आपल्याला नीट समजेल
पोस्टफिक्स इन्क्रिमेंट ऑपरेटर कसा कार्य करतो ते पाहू
प्रिंटफ स्टेटमेंट चे आऊटपुट 1 असेल
आता व्हॅल्यू बदलेल
कारणoperand चे मूल्यमापन झाल्यावर पोस्टफिक्स ची कृती झाली आहे
जर a वर काही कृती झाली तर ती आ च्या करंट व्हॅल्यूवर घडेल
नंतर आ ची व्हॅल्यू वाढेल
आता आ ची व्हॅल्यू पाहिली तर ती 1 ने वाढलेली दिसेल
झालेले बदल कळण्यासाठी आपण आ ची व्हॅल्यू परत 1 करून घेऊ आता प्रिफिक्स इन्क्रिमेंट ऑपरेटर्स बघू
हे प्रिंटफ स्टेटमेंट 2 ही व्हॅल्यू दाखवते
ह्याचे कारण प्रिफिक्स ऑपरेशन हे operandचे मूल्यमापन होण्यापूर्वी केले जाते
त्यामुळे आ ची व्हॅल्यू 1 ने वाढवून नंतर printकेली जाते
आ ची वॅल्यू परत प्रिंट करू त्यात काही बदल झालेला नाही
कोड कार्यान्वित करून ते तपासू
ह्या ओळी कमेंट करा
त्यासाठी टाईप करा सेव्ह करा
फाईल incrdecrसी नावाने सेव्ह करा
Ctrl Alt आणि टीटी ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनल विंडो उघडा
कंपाइल करण्यासाठी जीसीसी incrdecrसी o आयएनसीआर टाईप करून एंटर दाबा
कार्यान्वित करण्यासाठी incr टाईप करून एंटर दाबा
हे आऊटपुट दिसेल
प्रिंट a साठी हे आऊटपुट आहे
प्रिंट a साठी हे आऊटपुट आहे
अगोदर चर्चित रिज़ल्ट दिसत आहे
उरलेला कोड पाहू
आता पोस्टफिक्स आणि प्रिफिक्स डिक्रिमेंट ऑपरेटर्स बघू
ही आणि ही मल्टिलाईन कमेंट काढून टाका
आपण पुन्हा आ ला 1 ही व्हॅल्यू देऊ
हे प्रिंटफ स्टेटमेंट आधी सांगितल्याप्रमाणे 1 ही व्हॅल्यू दाखवते
आ हे पोस्टफिक्स एक्सप्रेशन असल्यामुळे आ ची व्हॅल्यू मूल्यमापन झाल्यानंतर कमी होत आहे
हे प्रिंटफ स्टेटमेंट आधी सांगितल्याप्रमाणे 1 ही व्हॅल्यू दाखवते
आ हे पोस्टफिक्स असल्यामुळे आ मूल्यमापन झाल्यानंतर 1ने कमी होत आहे
पुढील स्टेटमेंट aची व्हॅल्यू 0 ही प्रिंट करेल
आ ची व्हॅल्यू 1 ने कमी झाली आहे
येथे आपल्याकडे प्रिफिक्स डिक्रिमेंट ऑपरेटर आहे
ह्या प्रिंटफ स्टेटमेंट चे आऊटपुट 0 असेल
कारण हे प्रिफिक्स ऑपरेशन आहे
प्रिफिक्स ऑपरेशन हे ऑपरंड चे मूल्यमापन होण्याआधी झाले आहे
ह्या प्रिंटफ statementचे आऊटपुट 0 आहे
आ च्या व्हॅल्यूत आणखी बदल नाहीत
टाईप करा रिटर्न 0 आणि क्लोज ठे एंडिंग कर्ली ब्रॅकेट
सेव्ह करा
टर्मिनलवर जा
कंपाइल करण्यासाठी टाईप करा जीसीसी incrdecrसी o आयएनसीआर
एंटर दाबा
कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा incr
एंटर दाबा
प्रिंट आ केल्यावर हे आऊटपुट मिळेल
प्रिंट a केल्यावर हे आऊटपुट मिळेल
इन्क्रिमेंट आणि डिक्रिमेंट कसे कार्य करते ते पाहिले
हाच प्रोग्रॅमC मध्ये लिहिण्यासाठी सी चा कोड बदलावा लागेल
एडिटरवर जाऊ
हा C साठी आवश्यक असलेला कोड आहे
ही हेडर फाईल सी च्या हेडर फाईलपेक्षा वेगळी आहे
येथे यूझिंग नेमस्पेस स्टेटमेंट वापरले आहे
काउट हे C मधील आउटपुट स्टेटमेंट आहे
हे काही फरक सोडल्यास दोन्ही कोड सारखेच आहेत
सेव्ह करा
फाईलचे एक्सटेन्शन cpp द्या
कोड कंपाइल करू
टर्मिनल उघडून टाईप करा g incrdecrसीपीपी o आयएनसीआर
एंटर दाबा
कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा आयएनसीआर
एंटर दाबा
हे आऊटपुट दिसेल
सी प्रोग्राम प्रमाणेच आऊटपुट मिळाले आहे
टाइपकास्टिंग बद्दल जाणून घेऊ
हे सी आणि C मध्ये एकाच प्रकारे वापरले जाते
याचा उपयोग एका टाईपचा व्हेरिएबल दुस या टाईपने वापरण्यास होतो
हवा असलेला डेटा टाईप कंसात लिहून Typecastingकेले जाते
हा कास्ट कंसातील डेटाटाईप व्हेरिएबलच्या आधी लिहिला जातो
टाइपकास्ट हे केवळ एका कृतीपुरते मर्यादित असते
ह्या एका कृतीपुरते आ हे फ्लोट व्हेरिएबल म्हणून कार्य करेल
मी एक उदाहरण बनवले आहे
हा कोड समजून घेऊ
प्रथम आ आणि बी हे इंटिजर आणि सी हे फ्लोट म्हणून घोषित करू
आ ला 5 आणि बी ला 2 ही व्हॅल्यू दिलेली आहे
आपणa आणि बी वर कृती करू
आ भागिले बी करून आलेले उत्तर सी मध्ये संचित करू
येथे 2f म्हणजे दशांश चिन्हानंतर 2 अंक वापरत आहोत
अपेक्षित असलेल्या 250 ऐवजी 200 हा रिझल्ट दाखवला जाईल
आ आणि बी हे इंटिजर असल्यामुळे अपूर्णांकाचा भाग वगळला जाईल
रियल डिव्हिजन साठी एक तरी ऑपरंड फ्लोट म्हणून टाइप कास्ट करावा लागेल
आ ला फ्लोट टाइपकास्ट करू
सी मध्ये रियल डिव्हिजन संचित होईल
आता रियल डिव्हिजन चा 250 हा अपेक्षित रिझल्ट दिसेल
टाईप करा रिटर्न 0 आणि क्लोज ठे एंडिंग कर्ली ब्रॅकेट
फाईल c एक्सटेन्शन देऊन सेव्ह करा
मी typecastसी नावाने फाईल सेव्ह केली
टर्मिनल उघडा
कंपाइल करण्यासाठी टाईप करा जीसीसी typecastसी o टाइप
एंटर दाबा
कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा type
एंटर दाबा
हे आऊटपुट दिसेल
ह्या दोन व्हॅल्यूज पाहिल्या की टाइपकास्टिंग चा परिणाम समजेल
आता थोडक्यात आपण शिकलो इन्क्रिमेंट आणि डिक्रिमेंट ऑपरेटर्स कसे वापरायचे
पोस्टफिक्स आणि प्रिफिक्स टाइपकास्टिंग म्हणजे काय आणि ते कसे वापरायचे
assignment aबी cडी हे एक्सप्रेशन सोडवणारा प्रोग्रॅम लिहा
युजरकडून आ बी सी आणि डी च्या व्हॅल्यूज इनपुट म्हणून घ्या
रियल डिव्हिजन मिळण्यासाठी टाइपकास्टिंग चा वापर करा
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
सहभागासाठी धन्यवाद